जसे कि ते कंदीलस् जुमर लाइट्स बल्बस् वगैरे एक्सट्रास --

त्यामध्ये असे दिसून येत आहे. कि एक लग्न किंवा रिसेप्शन आहेत.

या मध्ये ते अ काही--

हे एक विमानतळ आहे की जिथे विमान थांबलेलं आहे व त्या विमानामध्ये काही पैसेंजरस येतायत व काही जातायत.

नदी आहे या नदीमध्ये काही बोटी थांबलेल्या आहेत जे कि माल वाहून नेण्यासाठी --

या वस्तू काही केळेकर म्यूजियम मधी अ शोभेसाठी किंवा लोकांना प्रदर्शित करण्यासाठी ठेवलेल्या आहेत.